जस बस स्थानक आहे बस स्थानकात काही बस उभे आहेत खूप काही लोकांची गर्दी आहे चेअर टाकलेले आहेत काही लोक बसलेले आहेत काही उभी आहेत. एल_सी_डी टी_व्ही आहे एलेक्ट्रिकल फॅन आहे.